एक रेल्वे दिसत आहे रेल्वे वरती एक--

काही पौराणिक साहित्य दिसत आहे एक घर दिसत आहे एक दगड़ी घर वीटा मातीच घर आहे त्यावरती कौल आहे.

काही भरलेले दिसत आहेत एक कपाट दिसत आहे व काही कॉटस दिसत आहे.

काही शौचालय व स्वच्छता रूम दिसत आहे. त्याच्या वरती महिला पुरुष चित्र काढलेली दिसत आहे.

एक झरा दिसत आहे व पाठीमागे काही झाडे उगवलेली दिसत आहेत.

मध्ये बकेट वर ठेवलेल दिसत आहे. छोट्या छोट्या टोपल्या दिसत आहे. दोन माणसं भाजी खरेदी करताना दिसत आहे.